आहे खाली मोठी नदी आहे नदी मध्ये मोठी--

एक छोटे मंदिर आहे त्या मंदिर बाहेर --

आहे ते कार्यक्रम बघायला खूप लोक आलेली आहेत.

एक सफेद रंगांचे बिल्डिंग आहे त्या --

किराणे साहित्याचे दुकान आहे या --

त्या बाजारात खूप गर्दी आहे.

आहेत ती रोपटी लहान लहान --

ती झाडे कुंडी मध्ये लावलेली आहेत.

एक बाई दोघे मिळून रिक्षा समोर उभे --